लाल बॅक साइड लाल पडदे आहेत लायटिंग आहे आणि वेगवेगळे कलरची फुले आहेत.

आणि डेकोरेशन आहे झाडांची फुले आहेत आणि --

लग्नाचा मंडप आहे तोरण आहे लाईट लावलेली आहेत रंगबेरंगी ब डे शिफ्ट आहेत काहीजण खुर्चीवर बसलेले आहेत.

आहे केळी सब्जी फ्रुट ची दुकान आहे.

या पिक्चर मध्ये एक एक ऑफिस आहे या ऑफिस मध्ये वेगवेगळे आपले वर्किंग करत आहे.

पाच सातजण आहे ह्याच्यामध्ये आणि काही एकजण मॅच बघत आहे त्याच्या मध्ये मॅच बघतोय तो वरती ते देवाचा फोटो आहे.

खाली लाल कलरचे केलेले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिस आहे या ठिकाणी बसून चेअरवर आणि त्या साईडला मोबाईल --

पाच फ्लोअर सेकंड फ्लोअर पुन्हाने फ्रंट ला सर्विस असं करून लिहिलेलं आहे त्या प्रकारे या गाडीचे सर्विसेस वगैरे होतात आणि राइट साईड ला --

पिक्चर मध्ये एक गार्डन आहे आणि या गार्डनमध्ये मोठ प्लेसेस पूर्ण गार्डनने भरलेल आहे.

फोर कलरचा बिल्डिंग आहे माळ्या आहेत वन प्लस वन आणि क कलरफुल येल्लो कलरनी केलेल आहे सुरेख --

गवत दाखवले आहे त्या गवतावर एक मेंढरू बकरी चं दाखवलेला आहे मेंढू मेंढरू दाखवलं आहे त्या मेंढरू मध्ये --